सहा सायकलिंग चे मशीन दिसत आहेत बाजूला एक पांढऱ्या कलर ची भिंत आहे त्याच्या वरती काही व्यायामाचे दृश दाखवलेले आहेत.

दोन इथे विटकरी रंगाचे सोफे दिसत आहेत.

त्या बांधकामावरतीच हा पुतळा उभारलेला आहे.

ह्यामध्ये खुप सारी सजावट केलेली आहे वरती फुगे फुगऊन लटकवलेले आहेत तर समोर --

इथे तीन मुल धावताना दिसत आहेत धावण्याच्या स्पर्धेमध्ये ही मुल धावतायत अस दिसतय बाजूस हिरवीगार गवत आहे.

व लोक भाजी विकत घेताना आपल्याला दिसत आहे.

एक घर सजावटीच दुकान दिसत आहे.

इथे जिम मध्ये एक मुलगा आरश्या समोर बसून--

त्या समोर एक टू-व्हिलर पण उभारलेली आहेत.

महाराष्ट्र शासन वन विभाग आनंद वन--